तुमचा किती खर्च आला हे त्याची पावती लागेल फी रिसीप्ट लागेल. म्हणजे ते दाखवा तुमचा किती खर्च आलाय काय आलाय? आणि ते तुम्हाला भेटेलच हॉस्पिटलमधून. थोडेफार डॉक्युमेंट म्हणजे आय डी प्रूफ लागेल. बाकी जास्त काही नाही.

मग तिकडून मग दाढ काढून टाकावी लागेल.

अॅडमिट वगैरे नाही. एका दिवसातच काढून देतील. तुम्हाला अॅडमिटची काही गरज नाही.

त्याला थांबावे लागेल. तुम्हाला डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यावर दोनतीन दिवस तरी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट व्हावं लागेल. दोन जण कमीत कमी दोन जण. हॉस्पिटलकडेच असते आणि बेडला पर बेड हजार रुपयेआहे. प्रत्येक दिवसाला. ते सगळ तुम्ही योजनेमध्ये देऊ शकता तुम्हाला भेटू शकते रिटर्न. हो आधी तुम्हाला सगळे भरावे लागणार आहे. किंवा इन्श्युरन्स पॉलिसी वगैरे असतात ते ओपन करू शकता. इन्शुरन्ससोबत जे असतात हे तुम्हाला.

इन्शुरेंससाठी अप्लाय करण्यासाठी सेम अशीच प्रोसेस असते. पैसे वगैरे पैसे भरावे लागतील पहिले. हफ्ते वगैरे. पण या योजना होऊन जाते. तुम्हाला खर्च वगैरे.

हो सगळं सगळं योजनेत बसंत. सगळं ऑपरेशनचा सगळा खर्च मोफत.

योजनेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तुम्हाला हमी ईमेल करतो कोणत्या वेबसाइटवर जायचं वगैरे. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ते. किंवा तुम्हाला मेसेज करतो फोनवर नंतर.

त्याची वेळ सकाळी साडेनऊ ते अडीच पर्यंत.

आधी तुम्हाला कॉल करावा लागेल. मग ते तुम्हाला देतील अपॉईण्टमेन्ट टाइमिंग मग त्या टाइम मध्ये तुम्हाला भेटावं लागेल. चालेल मग कधी ची घ्यायची तुमची अपॉईंटमेंट. अडीचला म्हणजे दातांची आहे ना अपॉईण्टमेन्ट? ठीक ए चालेल आह दातांची उद्या नाही होऊ शकत. तुमची दातांची. गुरुवार, शुक्रवार, शनिवार अपॉईंटमेंट घ्यावी लागेल तुम्हाला. डोळ्याची घेतो उद्या. ठीक आहे डोळ्यांसाठी डॉक्टर सुरेश म्हणून हे त्यांना भेटायचं. त्यांची अपॉइंटमेंट आहे साडेनऊ ते.

पहिलीच अपॉईंटमेंट तुम्हाला भेटून जाईल डोळ्यांसाठी. आणि दातांसाठी गुरुवारी तुम्ही दहा वाजता या.

हां, अॅट लीस्ट तुमचा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तर ते. जास्त काही नाही होऊन जाईल हजार ते दोन हजार मध्ये नाही, ते जर तुमचे दात जास्त कुजलेला असेल. तर ते काढून टाकावे लागतील तुम्हाला.

म्हणजे कसं आहे? खासगी मेडिकलमधून गोळी घेऊन खाल्लेले.

हां ठीक आहे मग हे करा तुम्हाला अपॉईण्टमेन्ट दिले त्या दिवशी या डॉक्टरला भेटून जावा. चेकअप ची फी तीनशे हे दोन्ही डॉक्टरांची.

हो हो चालेल ठीक आहे. धन्यवाद.

hye mam

तुम्हाला Weather विषयी काय वाटत? हम्म हो Weather विषयी मला असं वाटत कि Weather तर खूप महत्वाचं आहे जस कि हवामान हे खूपच अं महत्वाच आहे. हो अह म्हणजे नेहमी हे वातावरण कस बदलत राहतंय. तर वातावरण जास्त प्रमाणात बदलायल नाही पाहिजेत. वातावरण मग शेतीवर पण पडतात तर शेती जर अं चांगली नाही राहिली तर मला असं वाटतं अं कि समज काहीच नाही अं शेतीवरच सगळं अवलंबून आहे ना आपलं. तर अं जास्त प्रमाणात अं आपलं हवामान ते ठीकच पाहिजे. हवामान चांगलं राहिले तरच समाज सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या राहत्याल. आणखीन तब्येत पण चांगली राहील. Main म्हणजे आता कधी पण ऊन पडतंय कधीपण पाऊस पडतोय, तर त्यामुळे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 काय कमी प्रमाणात अं ते दुखणे ते होतील. कसं अं जास्त कधीपण पाऊस पडला तर समज लगेच थंडी ते वाढली की जास्त प्रमाणात लगेच अं म्हणजे खूप जणाला लगेच आजार होतात तर अं आता त्यामुळं नाही का हवामान हे चांगलं राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय ह्याविषयी?

असं वेगवेगळ्या बदलत्या हवामानामुळं पण म्हणजे खूप शिवीमारी होती. शेतात पण खूप परिणाम होतात जसं तुम्ही म्हणल्या, तर म्हणजे हवामान पण बदलत राहतं तर हवामान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 म्हणजे प्राण्यांना पण सगळ्यांना पण त्रासच आहे म्हणजे हवामान मुळं चांगलं नाही राहिलं तर आता कधी हवामानाच्या बदलामुळंच कधीकधी अं अं जेंव्हा पाऊस पण नाही पडायचा तर पड तर पाऊस पण येतो आणि ऊन असायचं तर ऊन पण असतं असं म्हणजे पहिले कसं उन्हाळा म्हणजे पहिले हवामान मध्ये जास्त Change नसायचा आता अं प्रदूषणामुळं असं वेगवेगळ्या कंपन्यांमुळं पण हवामानावर अं खूप असं अं हे झालेला आहे, खूप परिणाम आलेला आहे. तसंच की हवामान Main म्हणजे झाडं झाडं पण खूप लवकर तोडायला लागले तर त्याच्या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

ते आपल्या शहरात इकडं यायला लागले तर जसं कि आता मध्येमध्ये ऐकलं ऐकलं होतं आपण तुम्ही पण ऐकलं असेल की अं सिंह ते सगळे आपल्या इकडं शहरात इकडं यायला लागले ते माणसांना त्या त्यांच्यामुळं त्रास व्हायला लागला म्हणून ते पण माणसांना त्रास द्यायला लागले.

हो, बरोबर बोलले तुम्ही. मलाही तसंच वाटतं की हवामानवरच सगळे कारण की हवामान जर चांगलं राहिलं तरच समज सगळ्यांच्या तब्येती पण चांगल्या राहतात. म्हणजे आजकाल रोगराई पण खूप व्हायला लागली आहे ना. हवामान जर चांगलं राहिलं तर म्हणजे समज थंडीच्या दिवसात थंडी पावसाळ्यात पाऊस, उन्हाळयात ऊन जर पण आता तसं नाही होत आहे, आता कधीपण पाऊस पडतो, तर पाऊस हा कधीपण पडतो, तर मला असं वाटतं, पाऊस हा कधीपण पडला तर त्यामुळे आजार हे जास्त होतात. आणि ऊन पण कधीकधी असं होतं की अं म्हणजे दिवसभर खूप ऊन पडतं आणि रात्री खूप थंडी वाजते कधीतर असं वाटतं की थंडीचे दिवस आहेत, असं व्हायला नाही पाहिजे त्यनीपण खूप दुखणी होतात. आणि अं जसं की पाऊस पण ह्या Time वर एखाद वेळेस पडत नाही. जर Time वर पाऊस पडला तर असं वाटतं असं राहीन की सगळं वातावरण चांगलं राहील सगळ्यांना पाणी जास्त प्रमाणात भेटल. पण आता पाऊस पण ह्या Time वर पडत नाही, मला असं वाटतं अं पाऊस हा पण time च्या Time ला पडायला पाहिजे. जसं की शेतात खूप महत्व आहे पावसावर, पावसावरच सगळे पिकं ते असतात. आणखी उन्हात पण जसं की आता खूप ठिकाणी पण अं पाऊस पण कधी पण पडतो. आणि त्यामुळं आपलं धान्याचं पण खूप नुकसान होतं पण त्यामुळं तसं व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं. आणखीन जसं म्हटलं की जास्त प्रमाणात नुकसान पण होतं त्याच्यामुळं आणखीन तुम्ही प्राण्यांचं पण म्हणालात तर मला असं वाटतं, अं जसं वातावरण बदललं, त्यांना प्यायला पाणी नसतं ते रस्त्यावर असतात जसं तसं व्हायला नाही पाहिजे, हवामानावरच सगळं आहे तर

म्हटलं कि Depend आहे तर अं आता कुठं कुठं म्हणजे अं अं पाऊस म्हणजे आता कसं थंडी आहे तर आता मध्ये मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपल्या इकडं आपल्या शहरात पाऊस पडला होता. तर म्हणजे असं हवामानाच्या बदलामुळंच असं होतं कधी कधी अं खूप जोरात हवा येते आता तर अं म्हणजे थंडीचे दिवस आहेत पण असं वाटतं कधीकधी उन्हाळा इतकी हवा कधी कधी ऊन पण पडतं कधी हवा आभाळ पण येतो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

मोठमोठे Company त्यातले धुरांनी किंवा त्यातले पाणी पण जर आपल्या अं म्हणजे आपल्या ह्याच्यात आलं, संपर्कात आलं म्हणजे असं पाणी पण त्याचं घाण पाणी असतं म्हणजे ते पाणी पण कुणी पिऊ नये का? असं बाजूला वसतिगृह वगैरे असतात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 अं म्हणजे वातावराणात तर Change होतोच पण अह माणसांना पण त्यांचे खूप Side effects होतात आणि माणसांना पण होतात आणखीन पक्ष्यांनापण त्याचे खूप Side effects होतात. जसा कि पक्ष्यांना आह अं कस अं त्यांना तर वर उडायचा असत समज तर त्याच्यामुळे त्यांना अं ते त्यांना पण खूप हम्म जास्त प्रमाणात त्याच नुकसान होते जसा कि आता अं त्याच्यात त्याच्यामुळं समज अं त्यांना उडण्यात किव्हा त्यांच्या खूप प्राणी पण मरालेत त्यामुळं मला अस वाटतं कि अं आपण पण थोडस प्रदूषण कमीप्रमाणात कराल पाहिजेत आणखीन Weather विषयी आस म्हणाला पाहिजेत कि अं वातावरण हे नेहमी चांगला राहील तर समज सगळे निरोगी राहतील, आणखीन चांगल्या प्रमाणात आणखीन अं आस म्हणाला पाहिजेत कि म्हणजे आपणच आपल्याच हातात आहे जर ज्या ठिकाणी अं हो मला पण हेच वाटत कि प्रदूषण कमी कराला पाहिजेत कारण कि आज आता हे अह म्हणजे अं गाड्यान तेंचे पण खूप प्रदूषण होतात त्यांना त्यांच्यामुळेपण अं प्राण्यांना खूप त्रास होतो. प्राण्यांना कश्याला आपल्या अं मनुष्यालापण अं मनुष्य जीवाला पण म्हणजे पशु पक्ष्यांना त्यांना पण त्रासच आहे प्रदूषणामुळ आत काही काही लोक तर खूप झाडतोड पण करतात तर त्यांच्यामुळे पण अं प्रदूषणाला खूप अं हे म्हणजे अं त्रास होतो म्हणजे खूप प्रदूषण म्हणजे हे प्रदूषण मध्ये Weather changes होतो तसच कि आता हवामानानुसार आपण शेतीपण करतो तर आता कुठं कुठं तर आता हवामान बदललतर शेतीलापण खूप नुकसान होत. कधी कधी आता अं शेती लावलेली असली, जस कापसाच त्याच Season असल अण पाऊस पडला तर म्हणजे खूप लोकांच शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत. अं पूर्ण कापूस खराब होतो पाण्यामुळं तसाच कि आता तुम्ही ऐकला असेल दिल्लीला तिकडं UP ला अं खूप थंडी पडली होती खूप लोक म्हणजे अं बिमार झाली होती थंडीमुळे म्हणजे वयस्कर लोकांनापण खूप त्रास होता तसच तिकडं असे चार चार पाच पाच दिवस उन्हपण निघत नाही UP मध्ये आण अं म्हणजे खूप थंडी असती, तर हे सगळं त्यांना हवामानामूळ म्हणजे येवडा त्रास सहन करून घ्यावा लागत तसच कि तिकडं जर थंडी पाडळीनाहीतर मग अन्नपण होत नाही म्हणजे अन्नमध्ये शेतीतपण काही हे होणार नाही, तर म्हणजे अं तिकडच्या हवामानानुसार, वातावरणानुसार तिकडं शेती केली जाते. इकडे पण सगळे पीक म्हणजे अं हवामानानुसारच म्हणजे लावल्या जातात सगळं हे केल जातत्. तुम्हाला काय वाटत आणखीन हो बरोबर बोल्ले Mam तुम्ही मलाही तसच वाटत कि अं सगळं समज हवामानवरच शेती आणखीन रोगांचं म्हणजे मग आपल्या पण समज अं मानवावरपण खूप धोका जर हवामान समज चांगला राहिल तर त्याचा धोका होणार नाही, आणखीन शेतीवर जर Effect पडला तर खूप मोठ्या प्रमाणात पडतो कारण कि

अं लगेच शेतातले समज माल काढला कि कधी कधी वातावरण बिघडत आणि लगेच पाऊस येतात तर त्याच नुकसान पण खूप होऊन अं समज शेतीच नुकसान झाल्यामुळे म्हणजे अं म्हणजे वातावराण

हवामान अह म्हणजे चांगल राहिला तरच सगळंकाही आहे अन आजकाल लोक पण खूप Niglection साराखी Viral Infection पण खूप होतात. आणखीन काही काही हवेद्वारे पण Infection होत असं मला वाटत अन जर नाही का हवेद्वारे ते Infection पण होत असत म्हणजे ते हवामान माळचं होत कारण ते हवामान जर चांगला राहिला किव्हा आपण सगळं काहीं व्यवस्तीत अं काळजी घेतली तर मला आसा वाटत कि जास्त प्रमाणात अं होणार नाही अह जास्त दूषित वातावरण होणार नाही हवामान म्हणजे हवामानावरच सगळं आहे, तर तुम्हाला काय वाटतंय या विषयी? हो मला म्हणजे असं वाटतंय कि आपण अं खूप प्रदूषण नाही केले पाहिजेत अं आसा समाजा आता शहरात तुम्ही पाहिलात असाल खूप लोक किती झाड तोडतात जंगलमध्ये जाऊन आता अं जास्त आपल्याला झाड पण लावा म्हणजे दिसत नाहीत पण खेड्या गावात आपण गेला तर आजून इतका प्रदूषण नाही आहे कारण कि तिकडं तुम्ही पाहिलात असाल कि घरोघरी मला अस वाटत झाड आहेत कुणी निंबाचं झाड लावत तर कुणाच्या इथं कश्याचे कश्याचे मोठे मोठे झाडे आहेत तर ते मला असं वाटत कि आपण पण जर आपल्याला प्रदूषण मुक्त राहायचं असेल तर आपण प्रत्येकाने एक एक झाड लावला पाहिजेत अन ते नुसता लावून म्हणजे असा हे सोडून नाही धायला पाहिजेत कारण कि ते अं ते त्याला आपण हे पण कराल पाहिजेत पाणी टाकन त्याचा म्हणजे अं हे अह बघायल पण पाहिजेत ते झाड लावून का नुसता लावल अन सोडून दिल तर म्हणजे ते मोठा पण नाही होणार उगाणार पण नाही मंग त्याला Time to time पाणी द्यायचा म्हणजे ते जे काही असल त्यात खत वगैरे ते टाकायची तर ते मोठा झाड उगवायचा तर अं अस म्हणजे आपण केला तर प्रदूषण पण राहणार नाही तसाच तुम्ही आता पाहिलात असाल मोठ्या मोठ्या शहरात Company मधले ते अं धूर अन पाण्यामुळं पाणी पण नदीत सोडल्या जातत तर नदी पण अं म्हणजे प्रदूषण अह म्हणजे हे होऊन जातात प्रदूषित होऊन जातात.

त्याचा पाणी पण आता पशु पक्षी पितात कुठं कुठं नदीचच पाणी म्हणजे मानसपण पितात तर त्यांना पण म्हणजे रोगराई खूप होती तर अं अस पशु पक्ष्यांना खूप म्हणजे त्यांचा धोका आहे त्या पाण्याचा

हो बरोबर बोल्ला Mam तुम्ही मलाही तसच वाटतंय कि आपण जास्त प्रमाणात झाड लावला पाहिजेत. झाडे लावली तर समज Oxigen च प्रमाण ते वाढत आणखीन जसा कि तुम्ही म्हणलात खेडे गावातपण आणखीन खूप ठिकाणी चांगल्या प्रमाणे झाडे ते लावतात ते पण खुप चांगले पण आता City तसं राहिलेल नाही City तर आता झाड असेल तर तोडतात पण काही ठिकाणी अस पण आहे जास्त प्रमाणात समज झाडे लावतात तर मला असा वाटतं आपण झाड हे वर्षांतून दोनदा तीनदा तर आपण ही सारखी आपण लावला पाहिजेत नुसता लावूनच उपयोग नसतो काळजी पण घ्यायला पाहिजेत सारखा त्यांना खत शेण खत किव्हा पाणी ते दिल्याने लवकर मला अस वाटत मोठे होतात.